हे एक जिम ची फोटो आहे.

हा एक ग्राउंड ची फोटो आहे.

समोर च एक पिवळया कलर च कपडे घातलेला मुलगा आहे टी-शर्ट --

मोठ आहे आणि समोर ग्राउंड सारखे आहे.

हे एका झू ची फोटो आहे.

एक माणूस जात आहे एक बाई आहे तिकड साइडला चार माणसयत.

हे एक देवाची फोटो आहे.

वेग वेगळे ठेवलेले आहेत त्यामध्ये मुलगा फोटो काढत व आपली फोटो काढून राहिला आहे.